उन्हाळ्याच्या दिवसात शहरात जागो जाग पान पोया दिसायच्या कामगार, फिरस्ते, विक्रेते, खेलनारी पोर यांची ताहन इथलिया फडकी गुंडाळल्या भांडयात ल्या गार पानायण भाग्याची. ती मानस दुआ देताना दिसत नसली तारी ते पाणी पेऊन त्यांच्या तर तारी झाले ल्या जीव नक्कीच पाणी पाजणारणा आशीर्वाद देत असनार. फुकट च्या पानाच्या तो त्यो गार गोडवा काळाच्या हिरीत पार ताडा ला गेला आहे. त्या पिढीतल्या विहिरी बी केव्हाच आटल्यात. माणुसकी आठली चार पाचशे foot बोर खळी नेली तारी पणाच्या टिपूस लगन ना झाल्‍या. आता दहा वीस रुपयात fridge मधली गार इच्छू पानायाची बोटली घेनारी, अं पैसे देऊं तहान भागवणारी plastic च्य युगातली पिडी सगडी कड दिसायला लागली. hotel वाले भी गेले गेल्या पानी देताना गरम कोमत पणाच्या मग थोडयात थेवटील. दिडसे दोनसे नुसत्या fastfood वारे उद्दावनाराया पिडी ला दहा वीस च्‍या कसलं आलाय कौतुक? मग लगीच टेबला वरण order जाती एक bisleri दया वो, थंड दया गाव खेड्यात भी आता पणाच्या टपरी वर किराणा दुकानत, hotel लात, medical मधे mineral water चा बाटल्या माणस सर्रास विकताना आणि विकत घेताना दिसतात. ना मागता तांब्या भर गार पाणी आनून देनारी मानस आता तुरळक दिसतात. शहरात सोबतच गाव खेड्यातल्या घरा घरात fridge आली. पाय वाटेवरचे, झाडा खालचे, रंजन, मडके त्यामध्ये आता दुर्मिळ झाली. सडकी वरच्या टोलनाक्या वर मात्र आता विकतच्या फिरत्या पान पोया आल्या. विस वीस रुपायाची बाटली घेयावी म्हनून हातात bisleri घेउन गढ्यांच्या मागे ओरडत पाळताना दिसतायत.

गावातल्या एखाद्या कार्याला लुंगी बांधलेला drum आता दिसत नहिती. त्‍याची जागा आता आक्‍वाच्‍या jar न घेतली. डोक्या वर पानी आणून drum भरायची मजा गेली, कसा मातीच्या मडक्यातल्या घुट भर पन्याच्या गोडवा या दाहा विस रूप्याचा plastic चया bottle त घावणार का? नाही. माती पासुन सुटू नकोस, घरत ल्या आंदलेल्या वातावरण बघून समधानी चेहऱ्यानं म्हातारा अंगणात बसला होता. उन्हाळी सुट्टीचे दिवस म्हणून घरात लेकरना तोंडाची गर्दी झली होती. एरवी video call वर दिसणारी आनी hi, hello करणारी परतुंडसमोर पुढ्यात खेळत होती. त्याची मायाळू नज़र. त्यांच्या बाळ लीलांनी त्यांच्या बाळ लीलांनी सुखवीत होती. असती आयुष्याच्या वळणावर उभा राहून भरलेला घराकडं माघारी बघताना त्याला स्वतःच्याच कर्तव्याची याद होती.

कोणी शहराची वाट तुडवली, त्यांची त्यांच्या बरोबर शहरातल्या खुराध्यांमध्ये बंदिस्त झाली. न कळणारी काम आणि ती करण्यासाठी सामान्य माणसाला न कळणार शिक्षण, अशी degree diploma ची भाषा म्हाताऱ्याच्या कानवर पडत असेल, त्याला मोठा नवल वाटे. त्याच्या एक नातू घरात बसून मोठा पगार घेत होता. work from home च्या गणित माताऱ्याला ना आणकार्निया होत. कष्टाळ घामाची जोड पहाजे तरच अन्न गोड लागते. मंत्ऱ्याची हीच समझुक, पान त्याला कोणाच्या घाम आलेला दिसतस नव्हता. बिना घाम च्या घरात येणार दाम त्याला कोड्यात टाके, अलीकडे त्याला एक गोष्ट खटकायला लागली होती. त्यांची नात सून अंगणात खेळणाऱ्या पुर्तुण्डवर वर सारखी नजर ठेऊन असयाची. जरा जारी पोरग मातीत गेल ई! शी! घाण! असकाहीतरी बंड बडत ती पोरींची हाथ झाडयाची. त्याला ओडंत आंगणात आण्याची. मातीच्या थोडा हि पान स्पर्श झालेला त्या पोरला झालेला तिला चालत नसेल. मताऱ्याला वट्याच माती पायल लागावी, पायल गुद गुलया व्हाव्या पोरणा मातीत खेळावं थोड तरी, पान इथ तर माती माणुसकीच्या नातया वर अळिकीच बंदी होती. आंगणात pave block बसावयचा घरात झालेला निर्णय त्याला मनात ना खटला होता. महणजे डांबरे रस्त्या वरुण गाडी थेट pave block वर दरात येणार माती वर पाय पडण्याचा पप्रश्नच नाही. city तल्या flat system मध्ये नाठाऊनडची प्रगती बघायला एकाद्या मताऱ्याला हौसणी नेल होत. त्याची चार ही बाजूनी गुडगुडीत रस्ते, pave block

कुंडी प्रमाणे मंतरा आंगणात बसला होता. परतुंड समोर खेळात होतो बाळ मुठीत माती घटह धरली होती. त्राह त्राह पुडे उन्हात टुन्न पोरा वर झेपुन इतक्यात माताऱ्या बोला-

bactiria असतात मातीत, त्याला काही झाल म्हणजे. तसई मोठ होऊन काई शेतकरी वह्याच आहे का त्याला?

एवड पूट पुटला, तुटू नकोस तुटू नकोस माती पासण नाही तर काय खाशील. अंगणात pave block बसवण्याचा घरात झालेला निर्णय, त्याला मनांतन खटकला होता म्हणजे डांबरी रस्त्यावर गाडी थेट pave block वर दारात येणार. मातीत पाय पडण्याच प्रश्नच नाही. city तल्या flat system मध्ये नातवंडांची प्रगती बघायला एकदा माताऱ्याला हौसेनं नेलं होत. चाराई बाजूनी गुळगुळीत रस्ते paver block कुंडीतली कुरती झाडा बघून म्हातारेला चूपला सरका जाले. तेला ते सगले साप सुकीचे वाटाय लागले. अक्का शहरांत कुटाय माती नजरेला दिसे म्हंजे काय?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

bactiria असतात मातीत, त्याला काही झाल म्हणजे, तसई मोठ होऊन काई शेतकरी वह्याच आहे का त्याला? माताऱ्याला गंगारला ला फार बधीर माती bacteria शेती शेतकरी आणि modernmodern मानस. जिल्ह्यामध्ये परळी येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर मित्रांनो येथे पारस, पारस कुठे आहे, तर अकोल जिल्ह्यामध्ये पारस येथे काय आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. तसेच मित्रांनो नागपूरमध्ये कोराडी आणि खापरखेड हे महत्त्वाचे विद्युत निर्मिती केंद्र आहेत. नागपूर जिल्ह्यातील जे कोराडी आहे, तर ते मित्रांनो प्रमुख औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. कोराडी हे प्रमुख औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

इथे काय आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. तसेच जळगावमध्ये फेकरी येथे आहे, आणि ठाण्यामध्ये चोल व तुर्भे या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. तर आपण हे पाहिलं. त्यानंतर मित्रांनो जे औष्णिक विद्युत निर्मिती जी आहे, तर याचा ऊर्जासाधानांमध्ये किंवा ऊर्जेच्या निर्मितीमध्ये किती टक्के वाटा आहे, तर राज्याच्या ऊर्जानिर्मिती मध्ये औष्णिक विद्युतचा त्र्याऐंशी point सत्याऐंशी टक्के इतका सर्वाधिक वाटा

uranium, thorium, lithium, plutonium, radium यांच्यापासून बनवली जाते. कशापासून अणुशक्ती मिळवली जाते uranium, thorium, plutonium, radium यानंतर lithium निर्मिती केंद्रं आहेत. तारापूरमध्ये जे पहिले आहे, जैतापूर हे नंतर करण्यात आले. तारापूर आपण पाहिलं तर मुंबईच्या जवळ आहे, आणि जैतापूर जे आहे, ते रत्नागिरीमध्ये आहे. तर मित्रांनो हे दोन काय आहेत, अणुऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. त्यानंतर मित्रांनो अणुऊर्जेचा महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा किती आहे, दोन टक्के इतका आहे. मित्रांनो मुंबई य़ेथे तुर्भ्याजवळ, मुंबई येथे तुर्भ्यामध्ये काय आहे, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आहे. काय आहे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आणि अप्सरा, सैरस किंवा ्याला cirus म्हणतात सेंटर zerlina पौर्णिमा, ध्रुव या संशोधन अणुभट्ट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या संशोधन अणुभट्ट्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो अप्सरा

कार्यन्वित करण्यात आलेली, तयार करण्यात आलेली अणुभट्टी आहे. तर बघुया. ऊर्जासाधने होती. आता आपल्याला अपारंपरिक ऊर्जासाधने बघायची आहेत. तर मित्रांनो अपारंपरिक ऊर्जासाधनांमध्ये पवन ऊर्जा आहे. तर पवन ऊर्जाजी आहे, ती सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर जिल्हांमध्ये सापडते. कुठे सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात. तरी ते आपण बघुयात पवन ऊर्जा सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग येथे आहे. त्यानंतर मित्रांनो सातऱ्यात वनकुस्रे पठारावरती पवन ऊर्जा आहे. पवन ऊर्जेची निर्मिती केली जाते. तसेच मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पवन ऊर्जेची निर्मिती केली पवन चक्क्या आहेत, कशा आहेत, सर्वाधिक आहेत. म्हणजे जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच मित्रांनो तामिळनाडूनंतर महाराष्ट्र राज्याचा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे, पवन ऊर्जा निर्मितीत. आणि त्याखाली काय येतं, महाराष्ट्र येतं. त्यानंतर मित्रांनो पवन ऊर्जेचा ऊर्जा निर्मितीमध्ये एकूण वाटा

सौर ऊर्जा सर्वांनाच माहित असेल. सौर ऊर्जेचा? जी आपण सर्वांत प्रमुख अपारंपरिक स्रोत समजला जातो. सूर्यापासून उष्णता व ऊर्जा मिळवली जाते. आणि त्याचा वापर केला जातो. सौर , सौर coocker बऱ्याचश्या गोष्टी मग येतात त्यावर. जिल्हा जो आहे, तो सौर ऊर्जेमध्ये कसा आहे, अग्रेसर आहे. सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता आहे, औरंगाबाद जिल्हा.

जैविक वायू. methane वायू मुक्त होतो. काय होतो, मुक्त होतो. आणि या methane चा वापर कशासाठी केला जातो, तर methane चा वापर इंधन म्हणून वापर केला जातो. गोबर gas आपण पाहिलं. ते पाहिलं. सौर ऊर्जेत औरंगाबाद जिल्ह्या मित्रांनो तुम्हाला दाखवलं औरंगाबाद कसा आहे? अग्रेसर आहे. त्यानंतर मित्रांनो भूऔष्णिक ऊर्जा जी आहे तर भूऔष्णिक ऊर्जा कशी तुम्हाला माहितेय की पृथ्वीच्या आतमध्ये, जसं जसं अंतर्गत भागात जावं तसं तसं तापमान काय होतं? वाढत जातं. तर प्रचंड तापमानपासून काय केले जाते ऊर्जेची निर्मिती केली जाते. आणि भूऊर्जा निर्मिती कुठे केली जाते मित्रांनो तर भूऔष्णिक ऊर्जेची निर्मिती केली जाते. त्यानंतर मित्रांनो नैसर्गिक वायू एक महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो मुंबई हाय क्षेत्रामध्ये नैसर्गिक वायूचे सर्वांत मोठे साठे आहेत. मुंबई हाय क्षेत्रामध्ये नैसर्गिक वायूचे सर्वांत मोठे साठे आहेत. काय होतो, तर मिळतो. उरण बंदरामध्ये नैसर्गिक वायू साठवला जातो. त्यानंतर मित्रांनो सागरी ऊर्जा शेवटची ऊर्जा आहे. तर सागरी ऊर्जाजी आहे, ती कुठे किनारपट्टी जी आहे आपली, पश्चिम किनारपट्टी या सागरी ऊर्जेसाठी कशी आहे, अनुकुल आहे. पश्चिम किनारपट्टीवर सागरी ऊर्जा निर्मितीसाठी अनुकुल परिस्थिती आहे. तर या महत्त्वाच्या ऊर्जा होत्या, ऊर्जासाधने होती, ती आपण आता बघितलेली

तर बघायचं कोण कोणत्या आहेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचं बघुया. तर मित्रांनो सहासष्ठ टक्के क्षेत्र, महाराष्ट्रातील सहासष्ठ टक्के क्षेत्र जे आहे, ते विहिरीच्या पाण्याने भिजवले जाते. आणि विहिरी आहेत, त्या आपल्याला सापडते, कुठे? सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते आहे? सापडते, धुळे व फार कमी एक विहीर, अशी त्यांची आहेत. किती आहेत, तेरा लाखपेक्षा अधिक विहिरी राज्यामध्ये जिल्हामध्ये आहेत. सर्वाधिक विहीर कुठे आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर आपल्याला तलावांविषयी बघायचे आहे. तर मित्रांनो तलाव जे आहेत, तर त्यामधलं रामसागर जो तलाव आहे, रामटेक येथील नागपूर तलाव आहे, हा सर्वांत मोठा तलाव आहे. तर काय सर्वांत मोठा तलाव आहे, राज्यातील. आणि भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तलावाच्या पाण्यावरती, तलावाद्वारे जे पाणी मिळतं, त्या पाण्यावरती घेतले जाते. इथं आपण तलाव कुठे कुठे आहेत, ते बघितलं आहे. यामध्ये बघा सांगलीमध्ये आटपाडी तालुका, त्यानंतर कोल्हापूरमध्ये रंकाळा, राधानगरी तलाव, आटपाडी तलाव, पुण्यामध्ये मुळशी तलाव तिकडे आपण बघितलं तर शिवणे तलाव भंडारामध्ये, गोंदियामध्ये तलाव आहे. नंतर चंद्रपूरमध्ये ज्ञानेश्वर आणि मडेगाव तलाव, गडचिरोलीमध्येपण तलाव आहे, तर हे तलावाची ठिकाणे आहेत. ठिबक सिंचन. तर मित्रांनो ठिबक सिंचन जे आहे ठिबक सिंचनची सुरुवात कुठे झाली. इस्राईलमध्ये झाली, ब्लास या शास्त्रज्ञाने ही सुरुवात केली होती. तर ब्लासने केली होती, त्यापासून पुढे भारतामध्ये इस्राईलच्यानंतर तर पाण्याची या ठिबक सिंचनामुळे काय होते, बचत होते. पाण्याची बचत होते. तीस ते साठ टक्के. आणि भारताच्या

जास्त ठिकाणी तीन चार नळ्या असतात त्यातून त्याला छोटे छोटे छिद्र पाडून मग पण पाणी दिलं जातं, त्या पिकांना या ठिबक सिंचनने थेंबथेब पाणी त्या पिकांना द्यावं लागतं, तिथे ठिबक सिंचनचा वापर करतात. फळे, फुले, भाजीपाला यांच्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर नाशिकमध्ये या ठिबक सिंचनाची सर्वाधिक ही झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता ठिबक सिंचन नाशिकमध्ये, त्यानंतर अहमदनगरमध्ये, औरंगाबादमध्ये अशा प्रकारे ठिबक सिंचन आहे. अमरावतीमध्ये आहे, जळगावमध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला तुषार सिंचन बघायचं आहे.

आणि जळगावमध्ये या तुषार सिंचनाचा सर्वाधिक प्रसार आहे. कुठे? जळगावमध्ये तुषार सिंचनाचा सर्वाधिक प्रसार आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती तुषार सिंचन केलं जातं. यानंतर भाजीपाला, द्राक्षे, कांदे, मिरची, कापूस यासाठी तुषार सिंचनाचा वापर केला जातो. कोणत्या पिकांसाठी? भाजीपाला, द्राक्षे, कांदे, मिरच्या आणि कापूस साठी तुषार सिंचनाचा वापर केला जातो. तसेच मित्रांनो सूर्यफूल आणि फुलांसाठीपण तुषार सिंचन वापरले जाते. त्यानंतर आपल्याला काय बघायचे आहे तर? अधिक जमीन भिजवली जाते, सहासष्ठ टक्केहून अधिक जमीन कालव्यांद्वारे भिजवली जाते. आणि सत्तरमध्ये कृष्णा नदीवरती कालवा बांधण्यात आला. कृष्णा नदीवरती कालवा बांधला आणि त्यानंतर मग पुढे पुन्हा म्हणतात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मग धरणे बांधायला सुरुवात झाली आणि अजूनही नद्यांवरती धरणे बांधून त्यापासून कालवे काढून मग काय होऊ शकतं कालव्यांची प्रगती होईल. आणि धरणांना

इथं आहे, कृष्णा नदीवरती, भीमा नदीवरती आणि गोदावरी. म्हणजे या नद्यांचे जे खोरं आहे, गोदावरी नदी, भीमा नदी आणि कृष्णा नदी यामध्ये काय? यांचं पाणी अडवून काय केलंय? कालवे जातात. धरणाच्या इथे कालवे काढले जातात. तर मित्रांनो ज्या दोन महिने पाणी मिळू शकतं. किती एक ते दोन महिने जास्तीजास्त. राज्यामध्ये तेवीस हजार plus काय आहेत, पाझर तलाव आहेत. बांध घालून पाझर तलाव तयार केले जातात, पाणी अडवून. तर मित्रांनो पाझर तलाव पाझर तलाव जे आहेत, त्यांची योजना अंमलात आणण्यात आली एकोणसीशे बहात्तरनंतर. तसेच भूजलसाठा आणि विहिरीतील पाणी यांची पातळीदेखील वाढवली पाहिजे, यासाठी पाझर तलाव तयार केले जातात. पाझर तलावांची निर्मिती का केली जाते? तर भूजल साठा वाढावा, आणि विहिरींच्या पाण्याची पातळी वाढावी यासाठी पाझर तलावांची निर्मिती केली जाते.

संत्र्याचे पीक जे आहे, ते तलावाच्या पाण्यावरती घेतले जाते. त्यानंतर मित्रांनो पूर्व महाराष्ट्र जो आहे, कोणता पूर्व महाराष्ट्र तर या भागाला काय म्हंटलं जातं तलावांचा प्रदेश म्हटलं जातं. बघा मित्रांनो इथं तलावपण दाखवलेले आहेत. त्यामध्ये मित्रांनो सरोवर महत्त्वाचे आहे, ते लक्षात घ्या. लोणार सरोवर. कुठे आहे ते? बुलडाणामध्ये आहे. कशामुळे तयार झालेले आहे, उल्कापातामुळे तयार झालेला सरोवर आहे, आणि त्यामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कोणता लोणार सरोवर. तर हे तलाव आणि सरोवर आपण बघितले आहेत. इथं रंकाळा, राधानगरी ही नावं लक्षात ठेवा. ही महत्त्वाची आहेत. अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काय छोटे छोट topic राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील भूगोलचे ते आपण बघुया. मित्रांनो आता आपल्याला पशुधन व दुग्धउद्योग बघायचं आहे.

kilometer मध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रति चौरस kilometer मागे एकशे साठा पशूधन आहे. किती एकशे साठ एवढे पशूधन संख्या आहे. तसेच मित्रांनो पशूधन बघुया आपण. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गायी आढळतात. एकूण सत्तावीस प्रकारच्या गायी देशामध्ये आहेत. तर त्यातील पाच प्रकारच्या, पाच जातीच्या गायी ज्या आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. कोणकोण आता या ज्या गायी आहेत, मित्रांनो नावं लक्षात ठेवा फक्त. आता डांगी गाय जी आहे, ती नाशिक, अहमदनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये सापडते. कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा या जिल्ह्यांमध्ये सापडते. देवणी लातूर व उस्मानाबादमध्ये त्यानंतर लाल कंदारी मुख्यतः कुठे आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते. कुठे नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते. त्यानंतर गाय जी आहे, ती वर्धा व नागपूरमध्ये आढळते. मित्रांनो जी डांगी गाय आहे, तिचा रंग काळा असतो, आणि शरीरावरती पांढरे डाग असतात. रंग काळा आणि शरीरावरती पांढरे डाग, त्यानंतर खिलार गायजी आहे,

गाय आहे, ती कशी असते पांढरी शुभ्र असते. तुम्हाला लगेच कळून जाईल कोणती गाय कशी दिसते. त्यानंतर मित्रांनो म्हशींच्या जाती कोणत्या महाराष्ट्रात सापडतात, तर जाफराबादी, सुरती, मुर्हा, मेहसान, नागतुळी, निळी, रावी आणि तर या जाती आपल्याला महाराष्ट्रात म्हशींच्या सापडतात. नावं लक्षात ठेवा. त्यानंतर शेळींच्या तीन जाती महाराष्ट्रात सापडतात. त्या म्हणजे उस्मानाबादी, सुरती आणि संगमनेरी. उस्मानाबादी. सुरती आणि संगमनेरी.

कराड, अमरावती, औरंगाबाद आणि बोरीवली. वसई, डहाणू, कराड, औरंगाबाद, अमरावती आणि बोरीवलीमध्ये कारयवराह पालन केले जाते. दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा आहे. आपण दुग्ध उद्योग इथे नाही, तर दुग्ध उद्योग मित्रांनो doctor व्हर्गिस कुरियन जे आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली दुधाचा महापूर योजना जी आहे, तिला सुरुवात झाली. दुधाचा महापूर ही योजना कुणाच्या अध्यक्षतेखाली doctor व्हर्गिस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो भारतात व महाराष्ट्रामध्ये काय झालं, तर धवल क्रांतीला सुरुवात झाली. धवल क्रांती झाली. धवल क्रांती कशाशी Releated आहे? दुधाशी आहे. नील क्रांती कशी माशाशी आहे, हरित क्रांती पिकांशी आप शेतीशी वगैरे आहे. तर या क्रांत्या ज्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो धवल क्रांती जी आहे, ती दुधाशी related आहे. तर मित्रांनो काही दुग्ध संस्था आहेत, या महाराष्ट्रात प्रसिद्ध. जशी पुचितळे जी दुग्ध संस्था आहे, भिलवडी येथे, तर ती काय आहे, दुधासाठी प्रसिद्ध आहे. कोणती चितळे? त्यानंतर मित्रांनो स्फुर्ती दुग्ध संस्था आहे कोल्हापूरमध्ये, ही देखील प्रसिद्ध आहे. दुधाच्या पिशव्या आपण घेतो, त्यावर नाव लिहिलेलं असतं. brand चं नाव, जसे चितळे किंवा पुण्यामध्ये चितळे असतं. स्फुर्ती कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये अजून एक आहे गोकुळ. महाराष्ट्र राज्यामध्ये या संस्थामार्फत दूध पुरवले जाते. नंतर मित्रांनो दुग्ध उत्पादन जे आहे, त्याच्या महाराष्ट्र राज्याचा दुग्ध उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? सातवा क्रमांक लागतो, देशात. तुलनेमध्ये दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो. देशांत इतर राज्यं जी आहेत, त्यानंतर त्यामध्ये सातव्या क्रमांकाला दुग्द उत्पादन महाराष्ट्र राज्याचे आहे. तर मित्रांनो आपण पशूधन आणि दुग्ध उद्योग देखील पाहिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला मत्स्यपालन बघायचं आहे. तर बघुया. तर यामध्ये काही मासेमारी विभाग आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दोन मासेमारी विभाग आहेत. एक म्हणजे उत्तर कोकण आणि दुसरं दक्षिण कोकण. आता उत्तर कोकणामध्ये कोणते भाग येतात? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, आणि रायगड हे कुठे आले उत्तर कोकणामध्ये. आता मासेमारी समुद्र किनाऱ्या समुद्र जिथे लागून आहे, तिथेच होणार. म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर, तर तिथे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण दोन विभाग आहेत. त्यातल्या उत्तर कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड हे जिल्हे येतात. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे येतात. त्यानंतर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये

मुंबईमध्ये आहेत. आणि रत्नागिरीमध्ये मिरकरवाडा हे एक मत्स्य बंदर आहे. कोणते? मिरकरवाडा. येथून माशाची आयात निर्यात जेपण असेल ते होतं. त्यानंतर मित्रांनो उत्पादनांचा विचार केला तर मासे जे आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये

कशांसाठी माशांसाठी. तर मित्रांनो नील क्रांती अभियान जे आहे, ते केंद्र शासनाने राबवले होते. कोणते नील क्रांती अभियान. आणि राज्य शासनाने दोन हजार सतरामध्ये राबवले. म्हणजे माशांचे उत्पादन दुप्पट करणे, यासर्व गोष्टी आल्या. मत्स्य संवर्धनासाठी वगैरे हे धोरण राबवण्यात आले होते. तर मित्रांनो महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला गेला तर या topic वर यावरच विचारला जाईल. मित्रांनो आता आपल्याला जे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा गोष्टी इथं बघायच्या आहेत. तर बघा मित्रांनो राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अठराशे एकावन्नमध्ये मुंबई येथे भारतातील पहिली कापडगिरणी सुरू करण्यात आली होती. कधी?

होती. मित्रांनो मुंबईला भारताचे cottonopolis असं म्हटले जाते. मुंबईला भारताचे cottonopolis म्हटले जाते. मित्रांनो इचलकरंजी जे आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या ठिकाणी देखील कापडगिरण्या आहेत. तरी इचलकरंजीला दक्षिण महाराष्ट्रातील कोणते आहे इचलकरंजी. आणि भारताचे मँचेस्टर कोणते आहे, मुंबई. यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकरी कापडाच्या किती गिरण्या आहेत? तर लोकरी कापडाच्या गिरण्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. आयात केली जाते. इतर राज्यांतून महाराष्ट्रात आयात केली जाते. त्यानंतर मित्रांनो industry हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना होता. कोणता द बेलापूर शुगर अँड अलाईड इंडस्ट्री. त्यानंतर मित्रांनो सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे एकोणीसशे पन्नासमध्ये उभारला गेला. कधी? एकोणीसशे पन्नासमध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांने आणि यांच्या पुढाकाराने प्रवरानगर येथे सहकारी तत्त्वावरील नव्हे तर पूर्ण भारतातील हा पहिला साखर कारखाना होता, सहकारी तत्वावरील. कुठे? प्रवरानगरमध्ये. कधी एकोणीसशे पन्नासमध्ये. त्यानंतर मित्रांनो काही लघुउद्योग जे फळ उद्योग आहेत, तर त्यामध्ये आंबा आणि बाटलीमध्ये बंद करण्याचे काम कुठे केले जाते? रत्नागिरीमध्ये केले जाते. तसेच संत्र्याचा रस हवाबंद बाटलीत कुठे बंद करून ठेवला जातो? तर संत्र्याचा रस नागपूरमध्ये. obviously संत्रे नागपूरमध्ये असतात, संत्र्याचा रस नागपूरमध्ये असणार. तर मित्रांनो कोकम कोकम जो असतो, त्यापासून सरबत बनवण्याचं कार्य कुठं होतं? तर रत्नागिरीमध्ये होते. तसेच द्राक्षांपासून मनुके बनवले जातात. द्राक्ष सुकवून मनुके बनवले जातात, तर ते सांगली व नाशिकमध्ये तयार केले

ते मालवण व वेंगुर्ला येथे बनवले जातात. कुठे मालवण व वेंगुर्ला येथे. वेंगुर्ला व मालवण येथे काय केले जाते? तर काजूवर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यानंतर मित्रांनो

आणि ठाण्यातील company आहेत, त्या अवजड रसायन उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत. मित्रांनो महाराष्ट्र राज्य या हा रसायन बनवण्यामध्ये एक वरच्या स्थानावरती आहे.

त्यामध्ये भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये खनिज उद्योग आहेत. खनिजांवर आधारित उद्योग तिथे आहेत. तयार केली जातात. तर मिग विमानं जी आहेत, ती नाशिकमध्ये ओझर येथे तयार केली जातात. नाशिकजवळ ओझर येथे मिग विमानं तयार केली जातात. तसेच cement कारखाने महत्त्वाचे आहेत. जिल्हांमध्ये आहेत. कुठे चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात cement कारखाने आहेत.

तुर्भे तेल शुद्धीकरण केले जाते. तसेच मित्रांनो मुंबईमध्ये माझगाव गोदी जी आहे, मुंबई जवळीच माझगाव गोदी, त्या माझगाव गोदीमध्ये जहाज बांधणी केली जाते आणि जहाज दुरुस्ती केली जाते. कुठे मुंबई जवळील गोदीत प्रकल्प झाले. रसायन उद्योग, लोखंड, सर्व महत्त्वाचे काही उद्योग आहेत, ते आपण बघितलेले आहेत. तर यावर प्रश्न विचारले जातील. मित्रांनो आता आपले शेवटचा topic राहिलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील वाहतूक. यामध्ये आपल्याला. रस्त्यांचे प्रकार, किंवा महामार्ग आहेत, विशेष करून ते बघायचे आहेत.

आपण येथे घेतलेले आहेत, पहिल्यांदा मित्रांनो NHfortynational highway forty four हा जो आहे, तो कुठंपर्यंत आहे, तो महाराष्ट्रामधून जातो. बरेचसे ठिकाणं येतात. तर मी तुम्हाला एक नागपूर इथं लिहिलेलं आहे. की महाराष्ट्रामधून जातो. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग पाचशे सत्तेचाळीस जो आहे. मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रातील जातो. तर त्याचा तो सावनेरपर्यंत आहे. कुठे छेदतो? कुठे सावनेरपर्यंत छेदतो. यावर प्रश्न विचारले गेले होते. पर्यंत आहे. तोदेखील महाराष्ट्रामधून जातो. मुंबई, कोल्हापूर या ठिकाणावरून तो महाराष्ट्रातून जाऊन कर्नाटकला मिळतो. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस जो आहे, सुरुवात होता. जो मुंबई येथीळ कळंबोली येथे आहे, ठाण्याच्या पुढे तर तेथून मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग तिनशे आठेचाळीस जवळ जाऊन मिळतो. जो आहे, तो नांदेडपासून कर्नाटकपर्यंत आहे. कुठून? नांदेडपासून कर्नाटकपर्यंत आहे. हा महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते महत्त्वाचे असतात, मित्रांनो त्यावर प्रश्न विचारला जातो. पर्यंत आहे. ठाणे, नाशिक, मुंबई, ठाणे, नाशिक असं तो गुजरातपर्यंत जातो. त्यानंतर मित्रांनो नागपूर या ठिकाणी तो अकोला वगैरे मग पुढे छत्तीसगडला जाऊन मिळतो. जो आहे, तो कल्याणपासून तेलंगाणा राज्यापर्यंत आहे. कुठून कल्याणपासून तेलंगाणापर्यंत आहे. कल्याणपासून नांदेडमधून तो पुढे तेलंगाणापर्यंत जातो. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग सहासष्ठ हा जो आहे, त्यावर

तर ते आले तर तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे. कोणकोणते आहेत? तर मित्रांनो आपण भारताचा भूगोल बघत असताना त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, ते बघितले होते. आहोत. आपल्या Play list मध्ये मिळतील. मित्रांनो आता आपण येथे महाराष्ट्रातील railway विभाग बघतोय. आहेत. मध्य railway सीएसएमटी मुंबईमध्ये सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम railway कुठं आहे, चर्चगेट. मुंबईमध्ये चर्चगेट येथे आहे. आपल्याला राज्य रस्ते विकास महामंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य विकास रस्ते महामंडळ, तर या संस्थेची स्थापना मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाली. कधी झाली? दोन हजार अकरा मध्ये गिनीस ने संगीत इतिहासातील सर्वात जास्त record केलेली कलाकार म्हणून तिची बहीण आशा भोसले यांच्या record चे श्रेय देऊन अकरा हजार पर्यंत एकच युगल आणि chorus समर्पित गाणी record केल्या बद्दल आणि वीस पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये record केल्या बद्दल entry पुनरुज्जीवित झाली एकोणवीसशे सत्तेचाळीस दोन हजार सोळा पासून या श्रेणीतील वर्तमान रेकॉर्ड सुशीला त्यांचा मालकीचे आहेत. दहा भाषांमध्ये किमान सतरा हजार सहाशे पणचयानन्व गाणी record केल्याच्या काही कमावलेल्या सुरवातीच्या recording ची गणना न करता प्रीतम चक्रवर्ती यांचे प्रतिमा ह्या नावानेही ओळखले जाते. ते एक भारतीय संगीतकार वादक गिटारवादक आणि गायक आहेत. जाहिरात जिंगल संगीतकार म्हणून काम केल्यानंतर दोन हजार एक च्या हिन्दी चित्रपट तेरे लिए मध्ये सह संगीतकार म्हणून पदार्पण केले एकल संगीतकार म्हणून दोन चार title track च्या त्यांच्या रचनामुळे त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट track च्या zee cine पुरस्कार जिंकण्यात मदत झाली.